मासे पकडत खूप अ मोठे मोठे मासे पकडते आणि खूप जन जाऊन बसते त्यात लांब लांब --

हे जैन भवन आहे इथे खूप मोठं आहे पाच मजली आहे.

अंह खूप मोठं दुकान वाटत ते खूप छान छान वस्तू ठेवलेले आहेत इथं छोट्या छोट्या मोठ्या बाहुली अजून वेगवेगळे सगळे प्र --

हे ग्रस कॉलेज चं खूप मोठा ग्राऊंड आहे तिथं लोकं गाड्या पार्क करत आहे ते ज्यांचे पेपर झालेत ते जात आहे आपआपल्या घरी.

सारे झाडं आहेत तिथं झाडं जाळले लोकांनी अं खूप छान जंगल आहे आणि खूप मोठा आहे.

साखर पत्ती सगळ अ गोष्टी मिळतात आणि खूप अ छान आहे खूप अ मस्त सामायन आहे तिथं सगळ्या छान गोष्टी मिळतात.

तिथं बाजूंनी खूप छान झाडं आहे दगड आहे खूप छान मस्त आहे ती नदी पण छान आहे.

खूप लांब-लांब जात आहेत ते तिथं आजू-बाजूनी खेळणी पण आहे भाजी आहे ती.

तेच दिसतं डोकं फास्ट चालतो बुद्धी अ खूप अ चवदार लागतात हे खूप मस्त आहे. खायला पण.

प स्ट्रॉंग आहे तो खूप मोठा आहे सगळ्या प्राण्यातून आणि खूप जहरी आहे हा प्राणी--